त्यामधुन थोडेस ऊन या मैदानामध्ये पडताना दिसत आहे.

एक डोंगर दिसत आहे या डोंगराचा आकार थोडासा खडकांसारखा आहे त्या डोंगराचा रंग राखाडी आहे या डोंगरांमधनं थोडसे पाणी खाली झिरपताना दिसत आहे.

यावर एक पांढर्‍या रंगाची गाडी दिसत आहे मैदानाच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी झाडं दिसत आहे दूरवर हिरव्या रंगाचे डोंगर सुद्धा दिसत आहे.

हे एक मैदान दिसत आहे त्या मैदानावर हिरव्या रंगाचे गवत दिसत आहे मैदानावर एक मुलगा खेळताना दिसत आहे त्याच्या हातामध्ये बॅट दिसत आहे.

एक स्विमिंग पूल दिसत आहे त्या पूलामध्ये खूप सारे निळ्या रंगाचे पाणी दिसत आहे त्यामध्ये काही घसरगुंड्या दिसत आहे आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी झाडं दिसत आहे.